प्रिय मित्रांनो एनजीएसपाईस मधील ऑपरेटिंग पॉइंट एनालिसिस वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत
यात शिकणार आहोत ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे
एनजीएसपाईस मधील इंटरॅक्टिव मोड कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे
उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टम एनजीएसपाईस व्हर्शन 23 सह वापरून स्थापन केली
इलेक्ट्रॉनिक सर्किट चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे
उबंटू लिनक्स आणि शेल कमांड्स चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे
दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू
सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत
आ बी आणि सी या व्यतिरिक्त एक चौथा नोड रेफरेन्स किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे
हे कोणत्याही सर्किटसाठी अनिवार्य आहे
आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिकशी संबंधित एनजीएसपाईस नेटलिस्ट example1सीआयआर फाईल टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया
मी आधीच गेडीत टेक्स्ट एडिटरमध्ये हे उघडले आहे
लक्षात ठेवा की cir एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे
आपण सर्व घटक जसे व्होल्टेज सोर्स रेसिसटर्स आणि करंट सोर्स पाहू शकतो
तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो
ऑपरेटिंग पॉइंट एनालिसिस कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला op कमांड चा वापर करण्यात आला आहे
इंटरॅक्टिव मोड कमांड लाइन इंटरफेस वापरून आपण हे सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू
टर्मिनल द्वारे एनजीएसपाईस उघडू
उबंटू डेस्कटोप स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्या वर जा
डॅश होम वर क्लिक करा
सर्च बारमध्ये टर्मिनल लिहा आणि एंटर दाबा
टर्मिनल विंडो उघडेल
विंडो चा आकार बदलू
आता मी त्या फोल्डरवर जाईन जिथे नेटलिस्ट फाईल example1सीआयआर सेव केली आहे
मी खालीलप्रमाणे करते टर्मिनलवर टाईप करा सीडी स्पेस डेस्कटॉप स्लॅश ओप हायफेन एनालिसिस आणि एंटर दाबा
आता एनजीएसपाईस फाईल सिम्युलेट करू
आपण पाहूया हे कसे करता येईल
टर्मिनलवर टाईप करा एनजीएसपाईस स्पेस example1सीआयआर आणि एंटर दाबा
तुमच्या लक्षात येईल की आपण एनजीएसपाईस कमांड लाइन इंटरफेसमध्ये आहोत
टाईप करा रन आणि एंटर दाबा
हे सर्किट सिम्युलेट करून रिझल्ट्स संचित करेल
आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू
किरशॉफच्या व्हॉल्टेज लॉनुसार बाह्य लूपभोवती असलेला डीसी व्हॉल्टेजचे मूल्य व्हॉल्टेज सोर्स व्ह1 समान असावी
बाह्य लूपभोवती व्हॉल्टेजची गणना करू
त्यासाठी खालीलप्रमाणे करू टर्मिनलवर एनजीएसपाईस कमांड लाईन इंटरफेसमध्ये टाईप करा प्रिंट स्पेस व्ह ओएफ आ कॉमा बी प्लस व्ह ओएफ बी कॉमा सी प्लस व्ह ओएफ सी आणि एंटर की दाबा
येथे व्ह ओएफ आ कॉमा बी नोड्स आ आणि बी दोघांमध्ये व्हॉल्टेज ड्रॉप दर्शविते
प्रिंट कमांड त्याच्या उजव्या बाजूला नमूद केलेले गणनाचे निकाल दर्शवितो
टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या
दाखविल्याप्रमाणे हे 30 वोल्ट आहे
आता डीसी व्हॉल्टेज सोर्स व्ह1 व्हॅल्यूची गणना करा जे व्ह आहे
टाईप करा प्रिंट स्पेस व्ह ओएफ आ आणि एंटर दाबा
टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या
जर दोन्ही निकाल समान असतील तर किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते
दोन्ही व्होल्टेज व्हॅल्यूज समान असल्याने बाह्य लूप आ बी सी आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते
आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू
सुधारित केलेली नेट लिस्ट फाईल एक्झाम्पल हायफेन मॉडिफाईड डॉट सीआयआर दाखविल्याप्रमाणे आहे
तुम्ही पाहू शकता की कमांड लाईन इंटरफेसद्वारे कार्यान्वित केलेले सर्व कमांड्स नेटलिस्टमध्ये कंट्रोल स्टेट्मेंट्स म्हणून समाविष्ट आहेत
म्हणजेच डॉट कंट्रोल आणि डॉट ईएनडीसी मधले स्टेट्मेंट्स
टर्मिनल विंडोवर एचो कमांड त्याच्या उजव्या बाजूला लिखित मजकूर एचो करेल
तुम्ही पाहू शकता की नेटलिस्टमध्ये प्रिंट स्टेट्मेंट समाविष्ट आहे
आता सुधारित नेटलिस्ट फाईल कार्यान्वित करू
एनजीएसपाईस सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून नेटलिस्ट सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते
टर्मिनलवर टाईप करा सोर्स स्पेस एक्झाम्पल हायफेन मॉडिफाईड डॉट सीआयआर आणि एंटर की दाबा
हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल आणि केव्हीएल पडताळण्यासाठी सरळ निकाल दर्शवेल
आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत
आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत
Quitटाईप करून एनजीएसपाईस सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू
थोडक्यात या पाठात शिकलो दिलेले सर्किट ऑपरेटिंग पॉइंट एनालिसिस कार्यान्वित करणे
नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट इंटरॅक्टिव मोड कमांड लाईन इंटरफेस द्वारे एनजीएसपाईस वापरून किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट at स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी वर लिहा
स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो जूण्यासाठी धन्यवाद
आशा करते की हे ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल